उभे आहे त्यामध्ये एक पिवळ शर्ट घातलेला आणि एक निळा रंगी शर्ट घातलेला व्यक्ति उभा आहे आणि इथ एक मधामधी एक व्यक्ति आहे आणि इथ खूपसारे मेस लावून आहेत त्याच्या अवती-भवती प्लेट ठेवलेल्या आहे आणि अवती-भवती खुर्च्या आहेत.

सुंदरसा असा एक हाय वे रोड आहे हाय वे रोडाच्या बाजूने एक सुंदरसा असा एक ढाबा आहे त्या ढाब्याचे नाव मुक्त्ताई प्युअर व्हेज गार्डन अँड रेस्टॉरेंट असे लिहलेले आहे.